येथे एक मंदिर दिसत आहे आणि इथ एका बाजूला --

एक मेन रोड दिसत आहे आणि एक डी.पी. दिसत आहे आणि म मकान पण सुद्धा दिसत आहे आणि एक मोठी फोर व्हीलर गाडी दिसत आहे आणि तीन व्यक्ती दिसत आ--

एक इथ एक दिसत आहे आणि ए--

एक पंडित दोन पंडित दिसत आहे आणि वरुन एक कमान आहे तिच्यावर एक घंटी दिसत आहे आणि मंदिर मंदिर आहे आणि त्याच्यावर एक पिंड ठेवलेली आहे पितळची आणि--

पहिले बगीचे दिसत आहे आणि खूप झाडे वर आकाशी कलर --

इथ एक मंदिर दिसत आहे आणि मंदिरा मध्ये अंदर एक--

एक इथ इमारत दिसत आहे आणि एक व्यक्त एक व्यक्ति तिथ--

मोठ्या फोर व्हीलर सुद्धा गाड्या लावलेल्या दिसत आहे आणि मेन रोड पण दिसत आहे आणि वरच्या साइड न--

मेन रोड सुद्धा पण दिसत आहे आणि वरच्या साइड ला तिथ कागद सुद्धा लवलेला दिसत आहे आणि खूप सारे तिथे व्यक्ति पण दिसत आहे आणि--